बाईक आहे तिथं लादे--

मी टीका लावून येतोय मांग देव आहे दगडाचे दगडं आहे मांग आन तिघजण उभे आहे.

तिथे चार-पाच सर आहे जे--

वरतून दुसरा मजला आहे दरवाज़ाले एक निळा कलर मारलेला आहे तिथं--

तलाव आहे. खूप मोठ तलाव आहे.

अं सायकली लागलेल्या आहे एक व्यक्ती तिथे सायकल काढून सुद्धा गेलेला आहे काचा लागलेल्या आहे पार्किंगचा बोर्ड वगैरे लागलेले आहे.